उबुंटू सॉफ्टवेअर सेंटर वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
यात आपण शिकू उबुंटू सॉफ्टवेअर सेंटर चा वापर
उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम वर सॉफ्टवेअरdownload इन्स्टॉल अपडेट आणि अनइन्स्टॉल करणे
उबुंटू सॉफ्टवेअर सेंटर म्हणजे काय
हे उबुंटू वरील सॉफ्टवेअरचे व्यवस्थापन करणारे टूल आहे
याचा वापर सॉफ्टवेअर शोधणे डाउनलोड इन्स्टॉल अपडेट आणि अनइन्स्टॉल करण्यासाठी होतो
तसेच उबुंटू सॉफ्टवेअर सेंटर प्रत्येक सॉफ्टवेअरचे रिव्ह्यूज आणि रेटिंग्ज ची सूची दाखवतो
अशा प्रकारे सॉफ्टवेअरबद्दलची माहिती ते वापरण्यापूर्वी आपल्याकडे असते
ते सॉफ्टवेअरच्या पूर्व इतिहासाची नोंदही ठेवते
या ट्युटोरियलमध्ये आपण उबुंटू 1110 versionवरील उबुंटू सॉफ्टवेअर सेंटर वापरणार आहोत
आता पुढे जाऊ या
तुमचे इंटरनेट चालू असणे आवश्यक आहे
सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला एडमिनिस्ट्रेटर राइट्स असणे आवश्यक आहे
तुमच्या लॉन्चर वरील उबुंटू सॉफ्टवेअर सेंटर आयकॉनवर क्लिक करा
उबुंटू सॉफ्टवेअर Centerची विंडो उघडेल
विंडोच्या वरती डावीकडे एल सॉफ्टवेअर इन्स्टॉल्ड आणि हिस्टरी ही बटणे दिसतील
वरती उजवीकडे कोप यात सर्च फील्ड दिसेल
उबुंटू सॉफ्टवेअर सेंटर दोन पॅनेल्समध्ये विभागलेले असते
डावीकडील पॅनेल सॉफ्टवेअर कॅटेगरीज ची सूची दाखवते
उजवीकडील पॅनेल व्हॉट्स न्यू आणि टॉप रेटेड ची सूची दाखवेल
व्हॉट्स न्यू पॅनेल नव्याने उपलब्ध झालेल्या सॉफ्टवेअरची सूची दाखवते
टॉप रेटेड पॅनेल मध्ये सर्वाधिक यूझर रेटिंग असलेली आणि वारंवार डाऊनलोड झालेल्या सॉफ्टवेअरची यादी दिसेल
कॅटेगरी प्रमाणे सॉफ्टवेअर ब्राऊज करू या
डाव्या पॅनेलमधील इंटरनेट वर क्लिक करा
इंटरनेट या कॅटेगरी साठी इंटरनेट सॉफ्टवेअर आणि टॉप रेटेड सॉफ्टवेअर अशी यादी दाखवली जाईल
काही सॉफ्टवेअरच्या नावाशेजारी टिक मार्क केलेले वर्तुळ दिसेल
याचा अर्थ ते सॉफ्टवेअर तुमच्या संगणकावर आधीच इन्स्टॉल केलेले आहे
एल च्या आयकॉनवर क्लिक करून इंटरनेट कॅटेगरी मधील अधिक सॉफ्टवेअर बघू शकतो
इंटरनेट या कॅटेगरी तील उपलब्ध सॉफ्टवेअर विंडोमध्ये दिसतील
तसेच आपण सॉफ्टवेअर नामे टॉप रेटेड किंवा न्यूवेस्ट फर्स्ट प्रमाणे सॉर्ट करू शकतो
वरती उजवीकडील कोप यात असलेल्या drop डाउन वर क्लिक करा
सूची मधील बाय टॉप रेटेड हा पर्याय निवडा
इंटरनेट सॉफ्टवेअरची मांडणी त्यांच्या रेटिंग्ज नुसार झाली आहे
तुमच्या संगणकावर इन्स्टॉल केलेल्या सॉफ्टवेअरची संपूर्ण यादी बघण्यासाठी इन्स्टॉल्ड या बटणावर क्लिक करा
सॉफ्टवेअरची कॅटेगरी दाखवली जाईल
साउंड आणि व्हिडिओ च्या अलीकडे असलेल्या छोट्या त्रिकोणी बटणावर क्लिक करा
संगणकावरील साउंड आणि Videoशी संबंधित सॉफ्टवेअरची यादी दिसेल
एल Softwareवर क्लिक करा आणि drop डाउन मधील प्रोव्हाइडेड बाय उबुंटू हा पर्याय निवडा
Ubuntuद्वारा प्रदान केलेल्या सर्व सॉफ्टवेअरची यादी दिसेल
आता व्हीएलसी मीडिया प्लेयर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू या
विंडोवरती उजव्या बाजूला सर्च बॉक्स मध्ये व्हीएलसी टाईप करा
व्हीएलसी मीडिया प्लेयर दिसेल
इन्स्टॉलवर क्लिक करा
ऑथेंटिकेशन नामक डायलॉग बॉक्स उघडेल
तुमचा सिस्टम पासवर्ड टाईप करा
ऑथेंटिकेट वर क्लिक करा
प्रोग्रेस बार कडे बघा
आपल्याला VLCइन्स्टॉल होत असल्याचे दिसत आहे
पॅकेजच्या आकारमानानुसार ते इन्स्टॉल होण्यासाठी लागणारा वेळ कमी जास्त असू शकतो
वरती प्रोग्रेस दाखवणारे बटण ही उपलब्ध आहे
इन्स्टॉलेशन ची क्रिया होत असताना आपण इतर एप्लिकेशन्स ही निवडू शकतो
एकदा VLCइन्स्टॉल झाले की त्याच्या समोर एक छोटा टिक मार्क दिसेल
उजवीकडे रिमूव्ह बटण दिसत आहे
जर आपल्याला व्हीएलसी अनइन्स्टॉल करायचे असेल तर केवळ Removeया बटणावर क्लिक करा
अशाच प्रकारे आपण इतर सर्व सॉफ्टवेअर पॅकेजेस शोधून इन्स्टॉल करू शकतो
आता आपणHistory बघू या
येथे आपल्याला आपण केलेले सर्व बदल बघता येतात
जसे की इन्स्टॉलेशन्स अपडेट्स आणि काढून टाकलेली सॉफ्टवेअर्स
हिस्टरी वर क्लिक करा
Historyचा डायलॉग बॉक्स उघडेल
एल चेंजेस इन्स्टॉलेशन्स अपडेट्स आणि रिमूव्हल्स आपण हिस्टरी मध्ये बघू शकतो
एल चेंजेस वर क्लिक करा
आपण केलेले सर्व बदल दिसतील म्हणजेच इन्स्टॉलेशन्स अपडेट्स आणि रिमूव्हल्स
तुम्ही इन्स्टॉल केलेली सॉफ्टवेअर नियमितपणे अपडेट करू शकता
उबुंटू च्या वेबसाईटवर तुम्हाला उबुंटू आणि उबुंटू सॉफ्टवेअर सेंटर बद्दलची अधिक माहिती मिळेल
अशा प्रकारे आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
यात आपण शिकलो उबुंटू सॉफ्टवेअर सेंटर चा वापर
तसेच आपण उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम वर सॉफ्टवेअर डाउनलोड इन्स्टॉल अपडेट आणि un इन्स्टॉल करण्याबद्दल शिकलो
आता असाइनमेंट करू या
उबुंटू सॉफ्टवेअरच्या मदतीने थंडरबर्ड हे सॉफ्टवेअरDownload आणि इन्स्टॉल करू
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया या संकेतस्थळाला जाअधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद